तिथे खूप गवत दिसत आहे ते गवत खूप छोट दिसत आहे तिथे आभाळ खूप रंगलेल दिसत आहे आकाशी कलर चा आभाळ --

मला इथे भरपूर मुल दिसत आहेत ते मुल त्यांचा शाळेचा प्रोजेक्ट करताना दिसत हाय ते खूप छान अ प्रोजेक्ट करत हाय.

ते एक बॅलन्स सेंटर दिसत आहे तिथे वोडाफोन एअरटेलच बॅलन्स टाकायच दुकान दिसत आहे तिथे रा किराणा दुकान पण दिसत आहे तिथे सगळ्या वस्तू मिळतील अस साखर --

अ त्या झेंड्याचा कलर केशरी पांढरा हिरवा मध्ये अशोक च चक्र दिसत आहे ते अशोक चक्र चा कलर ब्ल्यू कलर चा दिसत आहे.

खूप सारे जॅकेट दिलेले आहे जीन्स पण ठेवलेले हाय तिथे खूप माणस पण दिसत --